एक जीना ये खाली फरशी ये सर्व व्यवस्थित आहे एकदम कडक आहे.

रोड किती छान वाटतंय नैसर्गिक वातावरण ये यार रोड रोडा च्या साईड ला बाभळी बाभळीं मध्ये झाड झाड दगडं वगैरे --

छान वाटतंय. दोन-दोन डोंगर वाटतंय. रस्ता कुणीकडे जातोय यार.

डान्स भारी करताय यार डान्स बार आहे सिटी त लई पॉप्युलर आहे यांच्याशी एकदम व्यवस्थित वाटतं काय मजा येते फुल नाईट डान्स करावं असं स्वतःला वाटतं.

व वेगवेगळी ठिकाणी यांची जयंती वगैरे सर्व ठिकाणी साजरा करतात कॉलेज वगैरे सुद्धा यांच्या नावाने चालतात आज सुद्धा --

काय वाटतंय हॉटेल वाटतंय लग्न समारंभाचा एक किती छान आहे यार.

तिथं टपरी दिसतीये चहाची तिकडं मोठी शाळा दिसते बॅनर वगैरे लावलाये एक बाबा बसलाहे काही टेन्शन मध्ये आहे कोणी इकडं--

अ परेट आहे छान दिसतंय.

झाडे लावलेली दिसते आणि सुंदर नेचर आहे त्या ठिका --

आणि टपरी आहे बाजूला पान टपरी दिसते. दोन टपऱ्या दिसते.